शाळेची पण जागा आहे काही लोक तिथे खेळताना दिसत आहे तसेच मागे एक बिल्डिंग आहे जिच्यात पाणी वैगेरे भरल आहे आमच्या इथे पण --

माणस आहे जिथ तीन मजली मॉल आहे खाली काहीतरी कशाच्या तरी दुकान आहे त्याच्या वरती लाईटिंग्स लावली आहे दुकानात त्याच्या वरती काही लोक फिरताना दिसत आहेत.

चित्र एका दुकानाचे आहे जिथे खुप सारे लोक जमा झालेल आहे उभे आहेत ते तिथ एक थेरमाकोल बॉक्स आहे त्याच्यात पाणी ठेवलेल आहे.

फोटो एका मंदिरची आहे जिथ दोन मुल जाताना दिसत आहे एकाने पिवळे टी-शर्ट घातले आहे आणि बाजूवाल्याने एक काळा शर्ट घातला आहे आजूबाजूने खुप सारे झाडे आहेत आणि आणखी इथ खुप साऱ्या सुं--

एक बुलडोझर खड्डा खोदत आहे मला तर वाटते इथ बोरिंग बनवत आहेत बोरिंग बनवाचे बोरिंग बनवाचे खुप पैसे घेतात.

हा फोटो एका कॅफे चा आहे इथे लिहिलेलं आहे कि --

हा फोटो एका थिएटर चा आहे जिथ थिएटर मध्ये आपण पिक्चर पाहायला जातो.